इथ सबजी दिसता सबजी मार्केट य आणि ते विविध प्रकारचे फळे आणि भाजीपाला दिसतय इथ केळी लावलेल्या दिसतय.

आणि काही अत्यावश्यक समान तिथे दिसत आहे काही वजनकाटा वगैरे दिसत आहे.

अ आपल्या कॅरेम चे बोर्ड देखील इथे दिसत आहे आणि कॅरेमचे तो एक मनुष्य हिशोब करताना आपल्याला दिसत आहे आणि विविध प्रकारचे खेळणी तसेच पुस्तक जास्त दिसत आहेत.

यांच दिसत आहे चित्र दिसत आहे कोटक बँक च बेचिलीत दिसत आहे आणि महेंद्रा कोटक महेंद्रा कोटक बँक च चित्र दिसत आहे.

या चित्रामध्ये किल्ला दिसत आहे आणि किल्ल्यामध्ये आपल्या पूर्वजांचे अ पूर्वजांचे आठवण म्हणून असेच दिसत आहे पूर्वजाणी बांधलेला किल्ला आपल्याला समोरच्या चित्रामध्ये दिसत आहे.

विमान बगायला दिसत आहे व तिथे पोलिस देखील दिसत आहेत तसेच विमानाची चौकशी करण्यासाठी आलेले असावेत असे मला निर्दशनात दिसून येत आहे.

सदरे चित्रा गडकिल्ले दिसत आहे झाडेझुडपे दिसत आहेखूप सुंदर आहे शिवाजी महाराज कालिण आहे वर आकाश आहे नैसर्गिक वातावरण आहे खूप सुंदर दिसतंय.

किराणा मलाच दुकान आहे त्याठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तु ठेवलेल्या आहेत आणि --

चित्रामध्ये दुधाचा व्यवसाय आहे त्याठिकाणी दूध विक्रेते बसलेले.

काही मूल उभीत आहेत आणि खूपच सुंदर कॉलेज आहे तीन फ्लोअर च कॉलेज आहे ते.

आणि अ नांदेकराचे पडदे लवलेलेत --

धबधबा दिसत आहे धबधबा खूप सुंदर आहे आणि वातावरण शुद्ध दिसतंय.

खूप मोठा असा धबधबा दिस--

खूप सुंदर प्रकारे लायब्ररी आहे त्याठिकाणी खूप सुंदर प्रकारे अशी पुस्तक आहे रमाची या आहेत दिसतय अनेक प्रकारची नावे आहे.

लाइट सगळ्या लावलेल्या दिसत आहेत.

अस त्यांच नाव आहे.

पावभाजीच दुकान आहे अस त्या नाव आहे.

सुंदर अशी उंचच्या उंच अशी बिल्डिंग आहे त्याठिकाणी लोक लोक राहत असतात आणि छान आहे सुंदर आहे.

आणि खूप सुंदर पतंग आहे आणि असे पुतळे ठेवलेले दिसत आहेत त्याठिकाणी.

तिथे नकली आहेत सगळे पुतळे दिसत आहे वेगवेगळे प्रकाराचे संगीत ते वाजवत आहेत.